हा एक सिनेमा दिसतो आहे.

बरेच सारे स्टुडंट्स एका लाइन मध्ये एका पोजिशन मध्ये--

छान अस निसर्ग रम्य अस वातावरण दिसत आहे मध्य भागी पाणी आहे म्हणजे नदी दिसते आहे नदीच्या आजूबाजूला.

अ त्यांच्या समोर रुग्ण बसलेले दिसताहेत त्यांच्या जवळ बरेच साऱ्या गोळ्या ओषधं एका लाइन--

पुरातन काळातील अशी ही मशीद दिसते आहे आजूबाजूला स्पीकर लावलेले आहे.

लाइट येल्लो कलर चा ड्रेस घातला आहे जमीन अशी--

वेगवेगळ्या रंगाच्या आहे रंगबेरंगी--

अह आणि वर साऱ्या बॉटल ही दिसत आहेत आणि काही पोत्या मध्ये वस्तु भरलेल्या आहेत.

अह मागावरती आणि खाली एक मूर्ती आहे.

अ जिथे पहाव तिथे अस सुंदर अस पाण्याच दृश्य दिसत आहे.

छान अस उन पडलेलं आहे एका ठिकाणी आणि ते चमकताना हि दिसत आहे हिरवी गार अशे छान झाड आ--

और ब्लैक एंड व्हाइट रंगाच आहे.

व त्याला हळदी कुंकू वाहिलेल दिसत आहे.

हि पोपटी रंगाची आहे व बरीच सारी काळवंडलेली पडलेली आहे कारण जुनी इमारत दिसते आहे.